हा फडांचा दुकान आहे आणि इथ केळी सेफ आणि डाळिंब मिळत आहेत.

मासा हा एक प्राणी आहे जो फक्त पाण्यात राहतो माशे पाण्याच्या बाहेर राहू शकत नाही माश्याना दोन डोळे पंख आणि शेपटी आहेत.

इथ डोंगरावरील ऊंची ठिकाण खाली वाहणारे पाणी व इतर वाहणारे पाण्यांचा कोणताही नैसर्गिक प्रभाव आहेत.

लहान मुलांसाठी एकडे विविध खेळ जसे घसरगुंडी झोपला लावण्यात आले आहेत.

अडकलेले छोट्या मुलांचा फ्रॉक पण आहेत आणि मुलींसाठी इथ विभिन्न कलर ची ड्रेस पण आहेत.